काय म्हणे मग हाय का नाही म्हंटल काय पाहिजे sir म्हंटल आमचे ओळखीचे आहे म्हंटल इथं ते त्याला पैसे लागत होते ते म्हंटल मला काही द्या चहा पाण्याला मी म्हंटल sir त्यांनीच सांगितलं म्हंटल मला document वगैरे पाठविले आच्छा ते विचार होता राव कोण आहे ओळखीचे काय मी म्हंटल आहे आहे म्हटलं माझ्या मित्राचे ओळखीचे आहे म्हंटल त्यांनीच सांगितलं काकाच आहे म्हंटल मग विचारपुस केली मग त्यांनी म्हंटला बर ठीक आहे म्हणे जा म्हणे मग ते तिथे पण passport साठी पण पैसे मागतात ते अं चायपाण्यासाठी हां मग काय द्या असं म्हणतात. हां द्याच म्हणतात ते असा चालू होता त्याच्यासाठी आपलं

हजार रुपये मागत होते ते माझ्या कडे तर नाही म्हंटल sir आता म्हंटल आमचे sir आमचे sir म्हंटल त्यांनीच सांगितलं होत मला अच्छा तर कोण हाय काय हाय पूर्ण विचारपुस केली अजून बसून ठेवलं त्यांनी मला आता तू psi ने विचारपूस केलती का तुझी? हा मग त्यांनी पण विचारलं ना कोणत्या company त आहे.

psi ने काय काय विचारलं? PSI ने विचारलं ना कोणत्या company त आहे? काय post आहे? कशासाठी पाहिजे? का काय का बर जायचंय? म्हणजे असं चालू होत त्यांचं थोडंफार basic विचारतात म्हणजे असं काय नाहीये. एवढं काही आणि मग तू काय सांगितलं तिथं?

तुम्ही किती वर्षांपासून राहतात त्या ठिकाणी.

बाहेर आता चालू होत जिकडे company पाठवेल तिकडं माझं तर चालू आहे. जवळ पस जिथं आपलं जास्त जिकडे english एवढी strict नाहीये हिंदी वगैरे आपली चालती सिंगापूर वगैरे

चालेल मग मी तुला करतो परत call

हॅलो विलास कुठ आहे काय कराला

हॅलो काय कराला म्हणल हॅलो हॅलो हॅलो हा बोल परदीप रोहित

हॅलो

काही नाही थोडं पॉल्युशन बद्दल रीड करत होतो हो कोणच्या वाटर इयर कस कोणच पॉल्युशन बद्दल वाचत सध्या तर एअर पॉल्युशन बद्दलच वाचायला होतो अं रेंजमध्ये ये थोडा हो हो रेंजमध्येच आहे आता यायला का आवाज हा हा

बर बर बर ठीक आहे एअर पॉल्युशन हो ना तर एयर पॉल्युशन संगळच आल एयर पॉल्युशन वॉटर पॉल्युशन नोईसे पॉल्युशन संगळच वाचायलो होतो एवढी लोकसंख्या वाढली भारत देशाची त्याच्यामुळ आता सगळी जे नॅच्युरल रिसोर्सेस जे त्याच्यावर दबाव पडायलाये त्याच्यामुळ एयर पॉल्युशन मधी त्याच्या नंतर एयर पॉल्युशन नोईसे पॉल्युशन वॉटर पॉल्युशन संगळ्याच्या याच्या मधी वाढ होऊ लागली इंडस्ट्री वाढल्यामुळ तीच्यातल सगळ साध्याच जर सिटूएशन जर म्हणाल तर एयर पॉल्युशन आणि वॉटर पॉल्युशन सगळ मोठ प्रॉब्लेम झाले करअन की कस एवढे इंग्लिश देवोलोप झाल्यात एनविरोमेन्ट मध्ये सगळ सी ओ टू च प्रमाण वाढलंय सगळ्या परकरचे परमाणु वाढले त्याच्यामुळ आता लोकाना अस शुद्ध हवा घेण्याच प्रॉब्लेम यायला लागले आता आता ठोळक्यात सांगायच झाल त इंडिया मध्ये दिल्ली तर पोपुलेशन कंट्रीज मध्ये फोर्थ रॅंक मध्ये आल्त दोन हजार अं समजा सात नहुच्या ह्याच्या नुसार हो बरोबर एककेचाळीस कंट्रीज होत्या त्याच्यामधी

वेस्ट बंगाल आणि गुजरात मिळून जे वेहिकल आहेत तेवढ्या फक्त त्या दिल्ली सिटि मध्ये तेवढे वेहिकल आहेत हव बरोबर आहे तर तिथ फोर विलेर झल टू विलेर झाल तिथले जे अं आहे वेहिकल चे परमा तिथ खूप आहे त्याच्यामुळ तिथ एयर पॉल्युशन खूप आहे तर एक खूप मोठं प्रॉब्लेम आहे इंडिया मध्ये एयर पॉल्युशन च म्हणजे दिल्ली मध्ये त तेच थोळ हा बरोबर यह अन वॉटर पॉल्युशन पण खूप वाडायला आहे कारण इंडस्ट्री वाडायल्या अहेत इंडस्ट्री मध्ये वेगळ जे त्याच्या मध्ये केमिकल वागेरे असते घरातल ब्ी जे सांड पानी आहे ते तीच्यामुळ पण आता बरच वेस्ट वॉटर आपण नदीत सोडायलोत नाा वॉटर पॉल्युशन त्याच्यामू पण्यातले जे उपयोगी मषे वागरे ते काय मारून चाललेत त्याच्यामुळ लाय दा नॅच्युरली

ते छोट म्हणजे ते सायकल जे आहे म्हणजे evolution ची जे सायकल आहे ना त ते या केमिकल मुळ डिस्टर्ब होत चालली हा आता सरकार न तशे कायदे केलेलेत आता येणवाय्रमेन्ट ला वाचवाय साठी शासनान एकोणविससे श्याहनशीला एनविरोमेन्ट प्रोटेक्षण अॅक्ट केलता त्याच्या नंतर वॉटर साठी पण हो हो हो शासन पण परेतन करत आहेत पण आपण पण थोल काळजी घेतली पाहिजे झाळ वागेरे लावले पाहजेत तरच अं त्याच्या उपाय पण होऊ शकते ना की

अं म्हंजे वेहिकल च वागेरे जास्त मिससुसए नह केल कमाशी काम केल तर ट्रेन चा यूज केला किवा बसे चा यूज केला तर म्हणजे कमीत कमी आपण यूज केला असे वेहिकल व फोर विलर त्याच्या प्रदूषणात आपल प्रदूषण पण कमी होऊ शकतो किनी आणि इंडिव्हिज्युअल प्रयत्तेकाणी अस केल तर मग

हव बरोबर यह आता आपण प्रतटेकान प्रायवेट वेहिकल वापरायला नाही पाहिजे प्रयत्तेकान जे पब्लिक ट्रान्सफोर्ट आहे जे बस रेल्वे आशा गळ्याचा उपयोग करायला पहजे कारण संगल्यान जर अस केल त एवढी लोकसंख्या आहे वेहिकल न मग ते कार्बन डाय ऑक्साइड च प्रमाण वाढणर हवेत पुन्हा मग पेट्रोल मुळ बऱ्याच प्रदूषण होत त्याच्यामुळ आता आपण cng वर पण जास्त गाड्याचा वापर करायला पहीजे कारण पेट्रोल डीजल पेक्षा कमी प्रदूषण होते cng न बऱ्याच गाड्या आता cng वरच आहेत त पब्लिक ट्रान्सफोर्ट तिथल cng वरच चालते करणकी cng चांगल जळताय आन त्याच पॉल्युशन पण कमी होत cng मुळ गवर्नमेंट पण त्याच्यावर खूप म्हणजे पॉल्युशन कंट्रोल मध्ये राहण्यासाठी खूप इलाज केले आहेत ना ते cng जल त त्यांनी काही अं म्हणजे इंगिन आहे ना फोर विलेर टू विलेर त्याचे मोडीफिकेशन करून त्याचे कमीतकमी कस पॉल्युशन बाहेर येईल ते सुद्धा प्रयत्न गवर्नमेंट नी केले आहेत आणि जस दिवसेन दिवस कमी होण्यासाठी त्या इंजिन मध्ये मोडीफिकेशन चालूच आहे अस गवर्नमेंट पण त्याच्या परीने अस करत आहे वायक्तिक आपण पण थोल आपला परेनी आपण थोळफार की झाळे वागेरे लावले पहजे प्रतेकाणे घरा समोर झाळे लावते आले बंधावर कुठ बी जेणे करून आपण प्रतेकणे जर झाडे लावली तर ही पॉल्युशन वागेरे कमी होऊन जात

त्याचा नंतर बायो डिग्रेडेबाळ जे कुजून जातो ते आपण नोन बायो डिग्रेडेबल त्याला आपण रीसायकल पण करू शकतो असे बरेच काही काही

बॅक्टेरिया ज्याचे डी कंपोज करू शकतात अशा थैल्या वापरायला पाहिजे त्याच्यामुळे पण प्लास्टिक वेस्ट चा वापर थोडा कमी होईल आणि इनडायरेक्टली त्याच्यामुळे प्रदूषण पण कमी होईल हा ते आहे आणि प्लास्टिकच्या युज करून आपण रोड वगैरे जरी बनविले तर चांगला होऊ शकतो ना कारण की प्रत्येक प्लास्टिक असं पण आपण बायोडिग्रेबल कमीच आहे ना त्याचा रेट जॉब बायोटेक कमी आणि मॅक्झिमम लागतो त्याला बायोटेकडे टेबल होण्यासाठी तर त्यासाठी आपण जर तेथे जर युज करून आपण रोड वगैरे जर तयार केलं तर ते पर्मनंट खूप दिवसांनी खराब होत नाही त्याच्यामुळे ते करते भारत सरकारने रोड प्लास्टिकच्या रोड बनवण्यासाठी थोडं काहीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे जेणेकरून प्लास्टिकच्या युज होईल आणि असे एन्व्हायरमेंट मध्ये प्लास्टिक वगैरे जास्त दिसणार नाही हवा आणि आपण आता ऑरगॅनिक फार्मिंग पण करायला पाहिजे ऑरगॅनिक फार्मिंग तसे आता नॅचरल खत हे वापरायला पाहिजे उघ बायो पेस्टिसाइड हे जास्त वापरले मग त्याच्यामुळे आपल्या हेल्थ वर पण परिणाम व्हायला लागला त्याच्यामुळे जे शेती जेवढी होईल ती नॅचरल पद्धतीनेच करायला पाहिजे कारण की आपल्या ढोरांचा शेण त्याच्यानंतर काडीकचरा हे आपण कुजून ठेवून त्याचं खत तयार करणे असंच खत आता शेतीत वापरायला पाहिजे हो तसंच करा बरोबर आहे तसंच करायला पाहिजे आणि शेण खात वगैरे जास्तीत जास्त युज करून म्हणजे ऑरगॅनिक फार्मिंग जास्तीत जास्त युज कसा करता येईल ऑरगॅनिकच तर हे बघितलं पाहिजे जेणेकरून म्हणजे हेल्थ चांगली राहील लोकांची हो बरोबर आहे आणि त्यानंतर आता पुन्हा वेगवेगळे जे आपण वेगवेगळे जे गॉगल वॉर्मिंग हे व्हायला त्याच्यामुळे एवढा टेंपरेचर वाढायले त्याच्यामुळे झाड लावणे आवश्यक आहे आता शासनाने पण झाड लावण्यासाठी काही ना काही तरी घ्यायला पाहिजे आता प्रत्येक एका माणसाला एक झाड लावण्याची कंपल्सरी असं करायला पाहिजे नाही झाड तर वागेरे भारत सरकार पुढाकार घेतेच दर पावसाळ्यात पण सक आहे भारत जे गवर्नमेंट आहे त ते झाड लावण्या साठी ते झाड वागेरे लवतेच पण त्याचे ते पोषण पालन जे आहे ते वर्षभर होत ते होत नही फक्त चार महीने आपण ते लावण्यासाठी पुढाकार घेत पण तेते महत्वाचे आहे झाडे लावल्या नंतर ते वरभर कस त्याला अस म्हणजे चांगल राहील ते बघळ पाहीजे आता झाडे तर लावते ते प्रतेक शाळेत वागेरे ग्रामपंचायत वागेरे झाड वागेरे लवतेत पण ते वरचे दहा लवलेत की फक्त एक दोनच राहते बाकीचे म्हणजे ते आशे लॉस्ट हून जाते

हो बरोबर आहे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे हे संसारात राहूनही विरक्त जीवन जगणाऱ्या तुकाराम महाराजांचे बोल आहेत. आपल्यासारख्या चालत्या-बोलत्या माणसांपेक्षा गावाबाहेरच्या जंगलातील, उपवनातील वृक्ष-वेली त्यांना आपल्याशा वाटतात. मानवी जगातील क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अशा विकारांपासून दूर असणाऱ्या या वृक्ष-वेली तुकारामांना जास्त आवडतात. कारण त्यांच्या सहवासातच या महान भक्ताला आपल्या मनाशी संवाद साधता येतो. मानव आणि ही वनस्पतिसृष्टी ही एकाच विधात्याची लेकरे. पण आज माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. स्वतः केलेल्या प्रगतीमुळे त्याच्यातील अहंकार वाढला आहे. मला काहीही अशक्य नाही असे तो मानतो. आपला अं भूतकाळ तो विसरून गेला आहे. याच निसर्गाच्या कुशीत आपण वाढलो, हे तो विसरला आहे. याच वृक्षवल्लींच्या सान्निध्यात नित्य विहार करणाऱ्या आपल्या ऋषिमुनींनी वेद रचले. भारतीय संस्कृतीची भक्कम बैठक आम्हांला दिली, हे सारे सोयीस्करपणे आपण विसरलो आहोत. प्रगतीचा कैफ चढलेल्या माणसांनी निसर्गावर घाला घातला आहे. विवेक हरवून बसलेल्या आजच्या माणसांत अं चंगळवादाला उधाण आले आहे. मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी दाट अरण्ये उद्‌ध्वस्त केली जात आहेत. अन्न शिजवण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी, घरे सजवण्यासाठी वारेमाप जंगलतोड केली जात आहे. कायद्याचा बडगा उगारला तरी कोट्यवधी रुपयांच्या चंदनाची चोरी होतच आहे. हे सारे पाहिले की वाटते, हा माणूस किती अविचारी आहे! निसर्ग जणू माणसाला सांगतो की, रे हे वृक्ष वर्षानुवर्षे जंगलात उभे आहेत. ते तुमच्यासाठीच ना! त्यांची फुले, फळे, पाने, सावली हे सारे तुमच्यासाठीच आहे ना! म्हणून तर तुमच्या पूर्वजांनी त्यांची बरोबरी संतपुरुषांबरोबर केली वृक्ष बाहू पसरून आपल्यासाठी पावसाची प्रार्थना करतात. आपल्या मुळांनी पायाखालची जमीन घट्ट पकडून ठेवतात. जमिनीची धूप थांबवतात. वातावरणातील प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करतात. अनेक अमूल्य औषधे देतात. हे वृक्ष, या वेली अनेक मौलिक गोष्टी आपल्याला देतात. उदात्तता, भव्यता आणि निर्मलता ही तर त्यांची अनमोल ठेवच आहे. पण सर्वांशी समान वागणूक हा त्यांच्या जीवनातून मिळणारा संदेश आहे. म्हणून माणूस आपल्या मुलाबाळांशी असा जसा तसाच तो झाडांशीही वागला पाहिजे. हा संदेश जाणून सामाजिक वनीकरणाचे व्रत सर्वांनी स्वीकारले पाहिजे. तर शिक्षणातून दहावीचे वर्षच रद्द करीन! नववीमधून एकदम अकरावीत प्रवेश! किती सुंदर! या दहावीचा मला अगदी कंटाळा कंटाळा आलाय. दहावीच्या अभ्यासापेक्षा इतर गोष्टीची चर्चा जास्त जो येतो तो फक्त उपदेश करतो. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त दहावीबाबतचा उपदेश भरलेला आहे. जगात सर्वश्रेष्ठ काय असेल, तर ती फक्त दहावीची परीक्षा! दहावीत नापास झालेलासुद्धा दहावीसंबंधात उपदेश करतो, तेव्हा तर मला मनात हसूच येते. समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? असे समर्थ रामदासांनी विचारले आहे. पण मला विचारावेसे वाटते की, दहावीतल्या मुलाकडे परीक्षेचा बाऊ न करता निर्मळ मनाने पाहणारा असा सर्व भूमंडळी कोण आहे? असा कोणीही नसणार याची मला खात्रीच आहे. तुम्हांला कल्पना नसेल, पण दहावीची सुरुवात आठवीतच होते. मग टीव्ही बंद, अवांतर वाचन बंद, खेळ बंद, मित्रांबरोबर फिरणे, गप्पा मारणे बंद. दहावीबद्दल कुठेही काही चर्चा चालू असली की, पाहा, पाहा, नीट ऐक असे आदश सुटतातच. मात्र या चर्चा असतात, त्या जास्तीत जास्त गुण का मिळवायचे यावर.

हे कोणी सांगत नाही. किती गुण मिळाल्यावर कुठे प्रवेश मिळतो? इतके इतके टक्के मिळवणारा विदयार्थी आता अमेरिकेत कसा गेला? त्याला कितीचे package मिळाले? ही चर्चा घोळवून घोळवून केली जाते.

या गोष्टी आरोग्य चांगले राखण्यासाठी हव्यात, असे म्हणणे मी समजू शकतो. पण दहावीत चांगले गुण मिळवण्यासाठी या गोष्टी तुम्हाला माहीत नसणार म्हणून सांगतो. कॅरमच्या खेळात मी rebound चा फटका इतका अचूक मारतो की कितीही अडचणीतील सोंगटी मला मिळतेच. एका सोंगटीचा फटका दुसऱ्या सोंगटीला मारून तिसरीच सोंगटी मिळवणे हे कौशल्य आमच्या संपूर्ण शाळेत माझ्याकडेच आहे. या कौशल्यातून केवढा आनंद मिळतो, पण याचे कोणालाही कौतुक नसते. सहलीला जावे. चांगली दृश्ये पाहावीत. चांगले गाणे मन लावून ऐकायला

दहावीतल्या गुणांवरच सर्व आयुष्य अवलंबून आहे का? जगभर कर्तबगारी गाजवणारी माणसे दहावीत शेकड्यांनी गुण मिळवत होती का? आयुष्यात सुंदर, रमणीय, सर्वोच्च सुखाचे म्हणून जे काही असेल, ते फक्त दहावीतल्या गुणांवरच अवलंबून आहे का? आमच्या भावना समजून घेणारा अं असा सर्व भूमंडळी कोण आहे?

या दोस्तीमुळे मी आनंदी झालो होतो. पण काहीसा खट्टूही झालो होतो. सगळीकडून माझ्यावर दोषारोप व्हायचे. मी मुलांना बिघडवतोय, थोरांना नादाला लावतोय, उपयोग कमी आणि कोडकौतुक फार, असे अनेक आरोप माझ्यावर होत होते. तसं पाहिलं तर काही अंशी ते खरेच होते. मुलं अभ्यास किंबा महत्त्वाची कामं सोडून माझ्याशी खेळत बसायचे. अनेकदा तर माझ्या जवळच्या खेळांमध्ये बुडून जायचे. मोठी माणसेही माझा दुरुपयोग करीत होतीच. तासन्‌तास गप्पा मारणे, निरर्थक SMS पाठवणे हे सर्रास चाले.

रेल्वेरूळ ओलांडताना काहीजणांनी प्राण गमावले आहेत. काहीजणांनी अनेकांची बेअब्रू करण्यासाठी माझा वापर केला आहे. या सर्व बाबींमुळे माझी बदनामी खूप झाली. त्यामुळे मी दुःखी होतो. यात माझा काहीही दोष नव्हता, माझा वापर करणाऱ्यांचा मूर्खपणा याला कारणीभूत होता. तरीही मी आशावादी होतो. एक दिवस सत्य बाहेर येईल व माझी उपयुक्तता सिद्ध होईल, असा मला विश्‍वास वाटत होता. तसेच झाले. मित्रांनो, माझे किती उपयोग सांगू? फेसबुकबद्‌दल तर मी तुम्हांला काही सांगण्याची गरजच नाही. आपल्या सर्व गुजगोष्टी मित्रमंडळींशी फेसबुकद्वारे तुम्ही करू शकता. अनेकांनी व्यवसायासाठी, राजकौय व सामाजिक प्रचारासाठी फेसबुकचा उत्तम उपयोग केला आहे. काही मोठे गुन्हे फेसबुकमुळे उघडकीला आले आहेत. फेसबुकप्रमाणे, यु-ट्यूब, टम्बलर, पिंट्रेस्ट, लिंकडाइन यांसारख्या संकेतस्थळांचा वापरही उपयोगी ठरला आहे. आता तर व्हॉट्स्‌अऑप हे अप्लीकेशन खूपच लोकप्रिय होत चालले आहे. तुम्ही तुमचे कागदपत्र, फोटो, व्हिडिओ स्वतःच जतन करू शकता, पाठवू शकता. इतके नव्हे, तर स्वतःच स्वतःचा चित्रपट तयार करू शकता. नोकरीसाठी आपण आपली माहिती पाठवतो, तशी माहिती तुम्ही स्वतःच कथन करतानाचे चित्रीकरण करून पाठवू शकता. माझा उपयोग होऊ शकत नाही अशा कामांची यादी करायची झाल्यास ती अगदी सहज शक्‍य आहे. कारण ती खूपच लहान असेल. तुम्हांला माहीत आहे का? तुमच्या bank खात्यात पैसे भरले, त्यातून काढले किंवा त्या खात्याशी संबंधित कोणताही व्यवहार घडल्यास त्याची बातमी मी तुम्हांला तत्क्षणीच पोहोचवतो. एवढेच नव्हे, तर तुम्हांला तुमच्याखात्यातून कोणालाही पैसे देण्यास मदत करू शकतो. hotel hotels, दुकाने यांना तर bills चे पैसे द्यायला मदत होतेच. पण अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्याचे पैसे द्यायलाही माझी मदत होऊ शकते. आता माझ्यामुळे तुमची bank तुमच्या खिशात असेल. देशाच्या अर्थव्यवस्थेवर केवढा मोठा परिणाम होणार आहे, ते लक्षात घ्या. मित्रांनो, खरं तर यावर मी तासन्‌तास बोलू शकतो. पण आज एवढं पुरे? मित्रांनो, तो दिवस मला अजूनही आठवतो. भारतीय क्रिकेट संघाने twenty twenty च्या सामन्यांतील विश्‍वचषक जिंकला आणि संपूर्ण देशात देशप्रेमाच्या लाटाच्या लाटा उसळल्या. मीसुद्धा बेभान होऊन लहरलो, फडकलो माझ्या देहाच्या प्रत्येक धाग्यातून, प्रत्येक तंतूतून देशप्रेमाचे वारे सळसळत होते. त्या दिवशी मैदानावर सर्वत्र माझीच रूपे फडकत होती.

मिळत आला आहे. माझी कहाणी माझी कहाणी तुम्हांला ठाऊक आहे का? ऐकाच तर मग माझी कहाणी. मित्रांनो, मी आज तुम्हांला दिसतो ना, तसा जन्माच्या वेळी नव्हतो. जन्मापासून माझ्यात खूप बदल होत गेले आहेत. माझा जन्म झाला बावीस ऑगस्ट आकोणविससे साथ रोजी जर्मनीमध्ये. या दिवशी मादाम कामा या राष्ट्रभक्त महिलेने समाजवाद्यांच्या जागतिक परिषदेमध्ये भारताचा राष्ट्रध्वज म्हणून तिरंगी निशाणाची निर्मिती केली. ते माझे पहिले रूप. या निशाणात हिरवा, केशरी व तांबडा या रंगांचे तीन आडवे पट्टे होते. हिरव्या पट्ट्यात कमळाची आठ चित्रे, केशरी पट्ट्यात वंदे मातरम्‌ ही अक्षरे आणि तांबड्या पट्ट्यात सूर्यचंद्राची चित्रे नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपला आजचा विषय आहे तो म्हणजे Healthy food आणि junk food म्हणजेच निरोगी अन्न आणि junk food जी आजच्या काळाची गरज झाली आहे. ज्यात heal अं लोकांना healthy food आणि junk food म्हणजे निरोगी अन्न आणि junk food यातील फरक कळणे देखील महत्वाचं झाले आहे. Healthy food म्हणजेच निरोगी अन्न जे अपल्या शरीराला निरोगी ठेऊ शकते, तसेच कोणत्याही आजारांना बाळी पडणार नाही. अं अं असे अन्न म्हणजेच निरोगी अन्न ज्याला आपण म्हणतो healthy food जर आपल्याला आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर तुम आपल्याला नियमित healthy आहार म्हणजेच निरोगी आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या उर्जे चा मुख्य श्रोत आहे. म्हणूनच खाणे खूप महत्वाचे आहे. योग्य खाणे, योग्य त्या वेळी खाणे खूप महत्वाचे झाले आहे. मात्र आपण दिवस भरात काय खातो, कोणत्या वेळी खातो यावर आपले आरोग्य अवलूंबून असते. म्हणजेच हे आप आपले शरीर जर आपल्याला healthy ठेवायचे असेल तर आपण नियमित ईल healthy आहार म्हणजेच निरोगी असा आहार घेणे आवश्यक आहे. हे अन्न आपल्या ऊर्जेचा मुख्य श्रोत आहे. म्हणूनच खाणे खूप महत्वाचे असते महत्वाचे असते पण अन्नचे पौष्टिक मूल्य देखील खूप महत्वाचे आहे. खा अं अं खायला सगळ्यांना आवडते, मात्र फक्त गोड पदार्थ junk food किंवा तळलेले पदार्थ आवडता, पण या पदार्था मुळे आपले शरीर आपली body अजीबात नोरोगी राहत नाही किंवा ती रोगाला बळी पडते म्हणजेच दिवसभरा मध्ये आपण कय अं calories किती घेतो हे सुद्धा सर्वांत महत्वाचे आहे. cholesterol अं triglycerides मधुमेह, यांसारख्या समस्या बरोबरच वजन वाढणे लठ्ठ पनाच्या समस्या junk food मध्ये होण्यास सुरवात होते. म्हणूनच अपला दरोरोजच्या आहारा मध्ये healthy. म्हणजेच निरोगी पदार्थांचा समावेश करणे खूप जास्त महत्वाचे झाले आहे. जेवणाची वेळ आणि आपण आनामधून किती caloris घेतो हे अत्यंत महत्वाचं आहे. यावेतिरिक्त अन्ना मध्ये पौष्टिक मूल्य असणे आवश्यक आहे. तज्ज्ञ नेहेमीच संतुलित आहारावर भर देत असतात, ह्यामुळे आपण किती खातो ह्या पेक्षा आपण काय खातो हे जास्त महत्वाचे आहे. आहारा मधे कोणत्या गोष्टी घेणे अतंत्य आवश्यक आहे. जसे की calories सतत मोजत राहणे, शरीराला आवश्यक तेवढेच calories खा, परंतु तुम्ही जेवढे calories घेत घेत आहेत तेवढे तुम्हाला burn करावे लागतील नक्कीच लागतील निरोगी आणि संतुलित आहार घ्या घेणे आवश्यक आहे. आपण खात असलेल्या अन्ना मध्ये पुरेशे पोषक तत्वे अं असल्याची खात्री करणे सुद्धा महत्वाचे झाले आहे. junk food तयार करणे अह junk food तर खाणेआपण टाळलेच पाहिजे. तुम्हाला junk food म्हणजेच कि जे अन्न कधीच बनून ठेवलेले असेत, किंवा त्याला आधीच खूप काळा पूर्वी packing केलेली असते म्हणजेच packup केलेले असते. आणि तेअन्न खराब होण्याची दाट शक्यता असते, त्या मुळे आपले शरीर निरोगी राहू शकत नाही रोगाला बाळी पडू शकते म्हणजे junk food तर मग आपण हे junk food अं अं रोग अं आणणारे शरीर आपण रोग आणणारे अन्न आपण खाण्यापासून टाळलेच पाहिजे. तसेचआपल्याला पुरेसे जीवन सत्वे खनिजे antioxidant medit असल्याची खात्री करणी कारली केली पाहिजे तसेच carbohydrate, protein, healthyfat पण ठेवायला विसरू नका तसेच भाज्या म्हणजेच life vegetablegreen vegetable म्हणजे हिरव्या भाजी हम्म भाजी अह पाले भाजा प्रथिने, धान्य, दुधजण पदार्थ आपण नेहेमीच आपल्या आहारात घेतले पाहिजे

chiken अंडी, मासे, नियमित खाणे, पण red meat अजिबात नाही खाणे कितीही चांगले असले तरी ते सोडून दिले पाहिजे रोजच्या आहारात फळांचा समावेश जरूर केला पाहिजे

जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असता भाजी antioxidant चा मुख्य श्रोत आहे आणि म्हणूनच यादी मध्ये विविध प्रकारच्या भाजा brokaly मटार समाविष्ट करणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपण आपण आपल्या निरोगी आहार मध्ये अं अशाप्रकारचा आहार घेण्याचा समावेश केला पाहिजे निरोगी आहार अं खाण्याचे खूप फायदे आहे आपण आपल्या आपल्या शरीराला कोणताही अं रोग लावण्यात जबाबदार राहत नाही म्हणजे आपले शरीर healthy राहते याचाच अर्थ आपण निरोगी राहत्तो तंदुरूस्त राहतो

अह निरोगी अन्न किंवा निरोगी आहार म्हणजे अन्ना मध्ये सर्व पोषक तत्वे आणि योग्य प्रमाणात पाण्याचा समावेश असणे म्हणजेच निरोगी आहार होय आरोग्या साठी फायद्याची असलेली हि एक पोषक घटक आपल्याला वेगवेगळ्या पदार्थातून वेगवेळ्या प्रकारची मिळत असता आपण ज्या प्रकारचा आहार घेतो त्या प्रकारे आपले शरीर तयार होते त्या मुळे निरोगी अन्न खाण्यास आपले शरीर देखील निरोगी राहते एवढेच नव्हे निरोगी अन्न खाण्याचे फायदे सुद्धा आपण जाणून घेतले पाहिजे आपण आपल्या शरीलाला शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्व जाणून घेत घेतली पाहिजे व ती पोषक तत्वे कोण कोणत्या पदार्थातून मिळतात हे सुद्धा जाणून घेणे खूप महत्वाचे झाले आहे पोषक तत्वे म्हटली म्हणजे protein अं जसे कि protein म्हणजेच प्रथिने आपल्याला प्रत्येकाच्या शरीराला आपल्या प्रत्येकाच्या शरीराला दरोरोज zero point सहा ते ऐक gram प्रथिने आवश्यक असता तुमच्या शरीराच्या प्रथिनांच्या गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुगद्जग्न पदार्थ, डाळी, cheese दही, शेंगदाणे आणि इतर काही महत्वाचा पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे नंतर म्हटलं म्हणजे मेंदू ची मेंदूचे आरोग्य स्वास्थ्य आणि आपली दृष्टी सुधारण्या साठी आपल्या शरीराला omega three fatty acid ची गरज असते दरोरोच्या आहारामध्ये भाज्या आणि मासांचा समावेश करावा कारण माशांमध्ये omega three fatty acid विपुल प्रमाणात आढळते यामुळे आपल्या शरीराला omega three fatty acid मिळते स्नायू नियंत्रित करण्यासाठी आपल्या शरीरात पुरेसे colon आवश्यक आहे गर्भधारणे दरम्यान या पोषक तत्वाचा अभाव बाळाच्या बाळाच्या आरोग्यावर होतो colon ची शरीरात शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आहारात मांस दुगद्जग्न पदार्थ आणि अंडी यांचा समावेश केला पाहिजे या नंतर हाडे आणि दात मजबूत ठेवायला आपल्या शरीराला calcium ची गरज असते calcuim च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ बनता तर दातांना झीज लागते शरीरातील calcium ची कमतरता भरून काढण्यासाठी दुगद्जग्न पदार्थ निरोगी नेहेमी निरोगी अं आणि आह अन्न खाणे गरजेचे आहे आपल्या अन्ना मध्ये सर्व प्रकारच्या चा सामान सामान खरा दिसते कि कडधान्य दुग्धजन्य पदार्थ, मांस, पालेभाज्या, फळभाज्या इत्यादी आता आपल्याला तर कळलं असेल आहार मध्ये आपल्यलाला कोणत्या प्रकारचा अं पदार्थांचा समावेश केला पाहिजे जेणे करून आपला नेहेमी आहार निरोगी राहील कारण त्यातून मूळ मिळणारे पोषकतत्व आपल्या शरीर आपल्या शरीर साठी खूप फायद्याचे ठरते आता आपण प्रौढ व्य्नतीसाठी आणि मुलांसाठी खाण्याचे फायदे बघू बर नियमित पने निरोगी अन्न खाल्याने आपल्याला अधिक काळ जगण्यास मदत होऊ शकते म्हणजेच आपले आपले आयुष्य वाढते त्वचा, दात आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी देखील आपण आपले अं आपला दररोजचा आहार निरोगी ठेवला पाहहिजे म्हणजे healthy food घेतले पाहिजे स्नायूना आपण निरोगी अन्न खाल्यानेआपल्या स्नायूना वाढी साठी मदत होते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी निरोगी अन्ने अं अन्न अत्यंत फायद्याचे ठरते रोजच्या आहारामध्ये पोषक तत्व युक्त अन्नाचा समावेश केल्यास हाडे मजबूत होता हृदयरोग type two मधुमेह आणि काहीं कर्करोगाचा धोका सुद्धा कमी होतो म्हणून आपण आपल्या आहारात निरोगी अन्न घेतले पाहिजे निरोगी गर्भधारणा आणि स्तनपानात मदत होते पचनतंत्राचे कार्य सुधारण्यात मदत होते निरोगी वजन प्राप्त करण्यात आपल्याला अं मदत होते अशाप्रकारे निरोगी अन्न आपल्या अं निरोगी अन्न आपल्या शरीराची काळजी घेत असते तसेच junk अं अं junk food आपण घेणे अं टाळले पाहिजे junk अं junk food आपण रोज घेतले टाळले पाहिजे. जेणेकरून आपण रोगाला बळी पडणार नाही आणि आपले शरीर निरोगी राहील आणि आपल्या आयुष्याचा अं भाग वाढेल म्हणजेच

चरबी आणि साखरेच्या टक्केवारीसह calorie चे प्रमाण वाढते लोक सहसा अश्या प्रकारचा आहार जास्त घेतात जे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक सुद्धा असू शकतात